जावा तील मेथॉड ओव्हरलोडिंग वरील ट्युटोरियलमधे स्वागत
आपण शिकणार आहोत मेथॉड ओव्हरलोडिंग म्हणजे काय
मेथॉड ओव्हरलोड करणे
येथे वापरत आहोत उबुंटू व्हर्शन 1110 ओएस जावा डेव्हलपमेंट किट 16 आणि इक्लिप्स 370 आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे मेथड्स बनवणे जावा तील इक्लिप्स द्वारे कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड करणे
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
मेथॉड ओव्हरलोडिंग म्हणजे काय
क्लास मधे दोन किंवा अधिक मेथडस एकाच नावाने डिफाईन करणे
त्यांच्या पॅरामीटर्स ची संख्या किंवा प्रकार भिन्न असली पाहिजे
ह्या मेथडसना ओव्हरलोडेड मेथड्स म्हणतात
ह्या प्रक्रियेला मेथॉड ओव्हरलोडिंग म्हणतात
मेथॉड ओव्हरलोड कशी करायची ते पाहू
इक्लिप्स मधे एडिशन हा क्लास आहे
क्लास मधे दोन इंटिजर व्हेरिएबल्स घोषित करू
त्यासाठी टाईप करा इंट आ इस इक्वाल्टो 10 आणि इंट बी इस इक्वाल्टो 5
ह्या दोन इंटिजर्स ची बेरीज करण्यासाठी मेथड बनवू
त्यासाठी टाईप करा व्हॉइड एड पॅरेंथीसेस
कर्ली ब्रॅकेट्स मधे टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं
कंसात ab
ही मेथड दोन इंटिजर व्हेरिएबल्सची बेरीज करून देणार आहे
आता दोन पॅरामीटर घेणारी दुसरी मेथड बनवू
त्यासाठी टाईप करा व्हॉइड एडट्वोनंबर्स
parenthesesमधे इंट नम1 कॉमा इंट नम2
कर्ली ब्रॅकेट्स मधे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात नम1 प्लस नम2
ही मेथड टेस्ट आर्ग्युमेंट म्हणून passकेलेल्या दोन व्हॅल्यूजची बेरीज करून देईल
क्लासचे ऑब्जेक्ट बनवून मेथड कॉल करू
त्यासाठी मेन मेथड मधे टाईप करा एडिशन म्हणजेच क्लास चे नाव ओबीजे इस इक्वाल्टो न्यू एडिशन पॅरेंथीसेस सेमिकोलॉन
नंतर पॅरेंथीसेस मधे objएड आणि objएडट्वोनंबर्स पॅरेंथीसेस मधे दोन आर्ग्युमेंट्स पास करू
समजा आपण फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यूज पास केल्या
टाईप करा 25 कॉमा आणि इंटिजर 3
आपल्याला अशी एरर मिळेल ठे मेथॉड एडट्वोनंबर्स इंट कॉमा इंट ओएफ ठे क्लास एडिशन इस नोट एप्लिकेबल फोर ठे आर्ग्युमेंट डबल कॉमा इंट
म्हणून मेथडमधे इंट च्या जागी डबल करू
इंट च्या जागी डबल करून फाईल सेव्ह करा
आता एरर राहिलेली नाही
जावा आपोआप इंट व्हॅल्यू पूर्णतः डबल मधे बदलते
त्यामुळे आपण इंटिजर आर्ग्युमेंट्स देखील पास करू शकतो
सेव्ह करून कार्यान्वित करा
आऊटपुटमधे दोन इंटिजर्स व्हेरिएबल्सची बेरीज आणि आपण पास केलेल्या दोन न्यूमेरिक आर्ग्युमेंट्स ची बेरीज बघू शकतो
दोन्ही मेथडस एकच कृती करतात
फक्त पहिल्या मेथडमधे पॅरामीटर नाही तर दुस यात आहेत
अशावेळी जावा आपल्याला मेथॉड ओव्हरलोडिंग प्रदान करते
आपण दोन्ही मेथडसला एकच नाव देऊ
एडट्वोनंबर्स च्या जागी एड करा
तसेच येथेही बदल करा
तशीच कृती असलेली अजून एक मेथड डिफाईन करू
टाईप करा व्हॉइड एड
आणि पॅरेंथीसेस मधे इंट न्1 कॉमा इंट न्2 कॉमा इंट न्3
येथे तीन पॅरामीटर्स दिले आहेत
कर्ली ब्रॅकेट्स मधे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं
कंसात न्1 प्लस न्2 प्लस न्3
ही मेथड तीन संख्यांची बेरीज करून देईल
ही मेथड कॉल करू
त्यासाठी टाईप करा ओबीजे डॉट एड कंसात1 कॉमा 5 कॉमा 4 सेव्ह करून कार्यान्वित करा

जावा कंपायलर पॅरामीटर्स नुसार योग्य ती मेथड ओव्हरलोड करतो
तो पास केलेल्या पॅरामीटर ची संख्या आणि प्रकार बघतो
प्रोग्रॅमरना मेथडचे नाव पास केलेल्या आर्ग्युमेंट चा प्रकार व संख्या ह्यांची काळजी करण्याची गरज नाही
स्ट्रिंग्ज एकमेकांना जोडणारी अजून एक मेथड पाहू
म्हणजेच आणखी एक ओव्हरलोड मेथड बनवणार आहोत
त्यासाठी टाईप करा व्हॉइड एड स्ट्रिंग स्1 कॉमा स्ट्रिंग स्2
कर्ली ब्रॅकेट्स मधे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं
कंसात स्1 प्लस स्2
आणि ही मेथड कॉल करण्यासाठी टाईप करा ओबीजे डॉट एड
कंसात डबल कोट्स मधे हेल्लो कॉमा पुन्हा डबल कोट्स मधे स्पेस वर्ल्ड
प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा
आऊटपुट मधे हेल्लो स्पेस वर्ल्ड असे दिसेल
अशाप्रकारे दोन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स ची एड ही मेथड स्ट्रिंग्ज जोडेल
समजा आपण रिटर्न टाइप सहित एड मेथड घोषित केली
त्यासाठी टाईप करा इंट एड पॅरेंथीसेस नो पॅरामीटर आणि कर्ली ब्रॅकेट्स
आपल्याला डुप्लिकेट मेथॉड एड इन टाइप एडिशन ही एरर मिळेल
कारण आपण पॅरामीटर्स नसलेली एड मेथड आधीच घोषित केली आहे
लक्षात ठेवा मेथड ओव्हरलोड करण्यासाठी पॅरामीटर्स वेगवेगळे असणे आवश्यक आहे
वेगवेगळे रिटर्न टाइप्स असल्यावर मेथड ओव्हरलोड होत नाही
म्हणून ही मेथड काढून फाईल सेव्ह करा
याप्रकारे जावा मधे मेथॉड ओव्हरलोडिंग केले जाते
आपण शिकलो मेथॉड ओव्हरलोडिंग विषयी मेथॉड ओव्हरलोड करणे आणि मेथॉड ओव्हरलोडिंग चे फायदे
असाईनमेंट
संख्यांची वजाबाकी करणारी सबट्रॅक्ट मेथड बनवा
आणि ओव्हरलोड करा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहेspoken tutorialorgwhat इस आ spoken ट्युटोरियल ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते